लिब्रिऑफिस बसे च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत सबफॉर्म बनवणे
त्यासाठी लायब्ररी डेटाबेस वापरणार आहोत
ह्या केसेस बघणार आहोत
लायब्ररीच्या सर्व सभासदांची सूची दाखवणे सभासदांनी अजून परत न केलेल्या पुस्तकांची नावे मिळवणे लायब्ररीमधील सर्व सभासदांची सूची दाखवणारा फॉर्म बनवणे त्याच्या खाली सभासदाने परत करायच्या पुस्तकांची सूची दाखवणारा सबफॉर्म बनवणे
हा formडिझाईन केला की तो अपडेट करू शकतो
उदाहरणार्थपुस्तक परत केल्यावर ती माहिती अपडेट करू शकतो
जो फॉर्म डिझाईन करणार आहोत त्याचा हा स्क्रीनशॉट आहे
येथे खाली सबफॉर्म देखील दिसत आहेत
लायब्ररी डेटाबेस उघडा
मागील पाठात हिस्टरी ओएफ बुक्स इश्यूड टीओ मेंबर्स ही क्वेरी बनवली होती
नवा फॉर्म बनवण्यासाठी ही क्वेरी आणि मेंबर्स टेबल वापरणार आहोत
प्रथम क्वेरी च्या नावावर राईट क्लिक करून ती कॉपी करा
नंतर पास्ते वर क्लिक करा
क्वेरी नामे साठी पॉपअप विंडो उघडेल
तेथे बुक्स नोट रिटर्न्ड हे नाव टाईप करा
बुक्स नोट रिटर्न्ड ही क्वेरी एडिट मोडे मध्ये उघडा
चेक्ड इन न केलेली पुस्तके दाखवली जातील
हा क्रायटेरियन क्वेरी डिझाइन विंडो मध्ये समाविष्ट करा
चेकडिन खालील क्रायटेरियन कोलम्न मध्ये इक्वॉल्स 0 टाईप करा
एंटर दाबा
क्वेरी सेव्ह करून विंडो बंद करा
मुख्य बसे विंडो च्या डाव्या पॅनेलवरील फॉर्म्स ह्या आयकॉनवर क्लिक करा
नंतर उसे विझार्ड टीओ क्रिएट फॉर्म ह्या पर्यायावर क्लिक करा
आपल्या ओळखीचा फॉर्म विझार्ड दिसेल
फॉर्म बनवण्यासाठी डावीकडील आठ स्टेप्स मधून जाऊ
पहिली स्टेप फील्ड सिलेक्शन मध्ये Table मेंबर्स निवडू
सर्व फिल्डस उजवीकडे स्थलांतरित करा
नेक्स्ट वर क्लिक करा
आता सेटअप आ सबफॉर्म ह्या दुस या स्टेपवर आहोत
येथे एड सबफॉर्म ह्या चेकबॉक्स वर क्लिक करा
सबफॉर्म बेस्ड ओन मॅन्युअल सिलेक्शन ओएफ फील्ड्स वर क्लिक करा
तिसरी स्टेप एड सबफॉर्म फील्ड्स
येथे थोड्यावेळापूर्वी बनवलेली न्यू क्वेरी कॉल करणार आहोत
टेबल्स किंवा क्वेरीज ड्रॉपडाउन मधून Query बुक्स नोट रिटर्न्ड निवडू
उपलब्ध सूचीतून सिलेक्ट केलेली फिल्डस स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उजवीकडे स्थलांतरित करा
एलटीपॉजेग्ट नेक्स्ट क्लिक करा
चौथी स्टेप गेट जॉइन्ड फील्ड्स
वरील दोन ड्रॉप डाउन मधून मेंबेरिड फील्ड निवडा कारण हेच संबंध जोडणारे फिल्ड आहे
नेक्स्ट क्लिक करा
पाचवी स्टेप अरेंज कंट्रोल्स
येथे फॉर्म आणि सबफॉर्म साठी दाता शीत हा तिसरा पर्याय निवडू
नेक्स्ट क्लिक करा
सहावी स्टेप सेट दाता एंट्री
हा पर्याय तसाच ठेवून नेक्स्ट क्लिक करा
सातवी स्टेप एप्ली स्टाईल्स
फॉर्म ची बॅकग्राउंड ग्रे निवडा
फायनल स्टेप वर जा
आठवी स्टेप सेट नामे
येथे formला मेंबर्स व्हो नीड टीओ रिटर्न बुक्स असे सविस्तर नाव देऊ
मॉडिफाय फॉर्म वर क्लिक करा
त्यात अजून बदल करणार आहोत फिनिश वर क्लिक करा
फॉर्म डिझाइन विंडो मध्ये दोन टॅब्युलर दाता शीत दिसतील
वर असलेल्या शीत ला फॉर्म आणि खाली असलेल्यास सबफॉर्म म्हणतात
वरील formमध्ये लाबेल समाविष्ट करू
वरती असलेल्या फॉर्म कंट्रोल्स टूलबार मधील लाबेल आयकॉन वर क्लिक करून ते फॉर्म वर द्रव करा
लाबेल वर डबल क्लिक करून प्रॉपर्टीज उघडा
लाबेल समोर मेंबर्स ओएफ ठे लायब्ररी असे टाईप करा
फॉन्ट स्टाईल बदलून एरियल बोल्ड आणि साइझ 12 कराltpausegt तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सबफॉर्म च्या वर दुसरे लाबेल समाविष्ट करा
त्याला लिस्ट ओएफ बुक्स टीओ बीई रिटर्न्ड बाय ठे मेंबर नाव द्या
स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फॉर्म ची लांबी कमी करू
नंतर फॉर्म मधील नामे फील्ड ची लांबी वाढवू
एलटीपॉजेग्ट सबफॉर्म मधील बुक तितले फील्ड ची लांबी वाढवू
एलटीपॉजेग्ट फॉन्ट बदलून एरियल बोल्ड आणि साइझ 8 करा
फॉर्म चा बॅकग्राउंड कलर बदलून तो व्हाईट आणि सबफॉर्म साठी ब्लू 8 करा
एलटीपॉजेग्ट मेंबेरिड हिदे करण्यासाठी त्या कोलम्न वरright क्लिक करून हिदे कोलम्न ऑप्शन निवडा
फॉर्म डिझाइन सेव्ह करून ते तपासू
मुख्य बसे विंडो मधील मेंबर्स व्हो नीड टीओ रिटर्न बुक्स ह्या फॉर्म वर डबल क्लिक करून तो उघडा
तेथे एक फॉर्म आहे
अप किंवा डाउन एरो कीज वापरून मेंबर्स ब्राउज करू
किंवा सभासदांच्या नावांवर क्लिक करू
लक्ष द्या की सबफॉर्म मध्ये संबंधित सभासदांनी परत करायची पुस्तके दाखवली जात आहेत
सबफॉर्म मध्ये कुठलेही एक रेकॉर्ड निवडा
एक्चुअल रिटर्न दाते ह्या फील्ड मध्ये 12711 टाईप करा आणि चेकडिन फील्ड मध्ये चेक करा
एंटर दाबा
फॉर्म रिफ्रेश करण्यासाठी खालील फॉर्म नेव्हिगेशन टूलबार वरील रिफ्रेश आयकॉन वर क्लिक करा
आपण एडिट केलेले रेकॉर्ड आता येथे दिसत नाही
ह्याचा अर्थ पुस्तक परत केले आहे
अशाप्रकारे आपण फॉर्म बरोबर सबफॉर्म बनवला
आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो सबफॉर्म बनवणे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
हा प्रॉजेक्ट स्पोकन ट्यूटोरियलorg द्वारे सहबद्ध आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद